अह जायण्यायेण्याची वाट आहे आणि त्याच्या बाजूला जे आहे ते--

आणि खुप चांगला असा प्रकाश आहे ह्या रनगाड्या वरती पडलेला हे एक त्याच खूप आकृति आहे.

अह जागे म्हणजे बाजूला अस लावलेला टँकर आहे तिथ एक मनुष्य बसलेला आहे तो खाली पाहत आहे.

ह्या ठिकाणी आपल्याला एक लाल कलर ची बस देखील दिसत आहे त्याच्यामागे दोन तीन बस आहेत.

आणि तिथ सध्या लोक दिसत नाही आहेत परंतु खुप छान अशी सुंदर अशी जागा आहे मोकळी आहे.

इथं एक कपडे सुकायला टाकलेले आहेत असं पण वाटत आहे ह्या चित्राकडे बघितल्या वर.

ह्या चित्रामध्ये पाहिल्यावर बरोबर एक अ दोन सायकली दिसत आहेत तर सायकल पाहिल्या बरोबर माणसाला आपल्या लहानपणाची आठवण होते.

लहान मुलांना वेगेरे खेळण्याची जागा आहे अस ह्या चित्रा मध्ये पाहिल्यावर आपल्याला वाटत आहे.

ती दिसत आहे आणि तिथ माग एक झाड आहे ते पिंपळाच झाड आहे अस हे दृश आहे.

ह्या दृशामध्ये आणि ते खुप छान बिल्डिंग मध्ये--

त्याचं नाव कदाचित फिटनेस हब स्ट्रेन्थ स्पीड आणि पॉवर अस लिहिलेलं आहे.

ह्या चित्रामध्ये तीन मुलं जे आहेत ते आपल्याला असं--

एक घर बांधतानाच जे आहे ते दृश आहे अस वाटत आहे गवंडी काम लोक करताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत.

तो असा पोज मध्येच उभा राहिलेला आहे.

हॉस्टेल वेगेरे असल्या सारख ह्या समोरच्या चित्रामध्ये पहिल्या नंतर आपल्या अस लक्षात येत आहे.

अ बाजारामधील वगैरे चित्र असू शकत तिथ खुप साऱ्या गाड्या वगैरे दिसत आहे एक ऑटो रिक्षा वगैरे दिसत आहे.